तर विचारायचं होत कि आता भारतीय शिक्षण संस्कृती मध्ये आधी लोक काय करायचे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्येच जास्त जायचे. आपल्या मुलांना घालायचे त्यामुळे आता कस झालंय

त्यामुळे आता कस झालाय की अभियांत्रिकी म्हणजे इंजिअर भरपूर झाले.डॉक्टर पण भरपूर झाले. म्हणून त्यांना मनासारख्या नोकऱ्या मिळत नाहीये मनासारखा त्यांना पगार मिळत नाहीये जरी नोकरी मिळाली तरी.

म्हणजे ती व्याप्ती होती ती आता कमी झालेली आहे भरपूर जण झाल्या मूळ.

तर तुम्हाला काय वाटत दहावी बारावी झाल्या नंतर किंवा पदवीधर झाल्या नंतर मुलांनी काय मार्ग निवडावा? कुठे आपलं अ कुठल्या क्षेत्रात जावं, काय वाटत तुम्हाला? दहावी, बारावी झाल्यानंतर मुलांनी त्यांचा ज्या गोष्टीकडे कल आहे, ज्या गोष्टीत त्यांना आवड आहे त्या गोष्टीकडे जावं असं मला वाटतं. कारण अ आजकाल कलाक्षेत्रातही जास्त वाव आहे. प्रत्येक आई वडिलांना हेच वाटतं आपल्या मुलांने

पण अ अ अ हं प्रत्येक मुलाची आवड ती नसते. कोणाला चित्रकला आवडते. कोणाला खेळात इंटरेस्ट असतो.

प्रत्येकाची वेगवेगळी कला आहे, प्रत्येकाची वेगळी आवड आहे.

हां कल आहे तिथे त्यांनी जावं.कारण की आवड बाजूला ठेवून घरच्यांच्या अअअ म्हणजे घरच्यांनी सांगितल्यामुळे त्या क्षेत्रांकडे जाण्यात काही अर्थ नाहीये. त्यांची प्रगति होत नहीं त्या मुळे कारण मुलं अशा क्षे अ अ क्षेत्राकडे वळतात म्हणजे तिथे ते जातात घरच्यांच्या याने पण गेल्यानंतर कुठे तरी त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी असतात.

त्यामुळे कुठं तरी त्यांच्यात अअअ. एक काही तरी कमी राहिल्यासारखं असतं. मग त्यानंतर नोकरी मिळाली नाही एक तर वैद्यकीय शेत्रात आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये खूप सारे दरवर्षी ॲडमिशनस होतात.

म बेरोजगारी वाढते. बेरोजगारी वाढल्याने मुलांमध्ये हि अअअ नाराज होतात कि आपण एव्हडा अभ्यास त्यांच्या मनासरख होत नाही करून आपण घरच्यांच्या म्हणण्या नुसार आपण त्याच्यात एव्हडे पैसे घालून जर आपल्याला नोकरी मिळत नसेल, मना सारखी नोकरी मिळत नसेल तर मग एव्हडं करून काय उपयोग. हम्म मग तुमच्या मते काय

कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त जर आपण काम केले तर आपलं भविष्य चांगलं होऊ शकतं म्हणजे तुमच्यामते विचारतोय मी.

कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरी आपलं भविष्य चांगलं होऊ शकत, पण काम हे मनापासून केलं पाहिजे आणि शिक्षण घेताना आपला अअअ त्या गोष्टीत आपण मनापासून अअअ त्याच शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तुमच्या मते असच आहे जास्त ज्याची मागणी होईल भविष्यात असं कुठलं क्षेत्र आहे किंवा असं कुठली म्हणजे क्षेत्रामध्ये आपली प्रगती होऊ शकते जी जास्त म्हणजे ज्याची मागणी होणार आहे भविष्यात.

येत्या चार पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये.

अ आजकाल तर म्हणजे सध्या मार्केट मध्ये अ अ कोर्सेस केले जातायेत, कोडिंग च कोर्सेस, पायथन च कोर्सेस केले जातायेत, लँग्युएज चे कोर्सेस केले जातायेत.

फास्ट लोकांना जॉब अअ नोकरी मिळवून देतय असं झालाय तुम्ही कुठलाही शिक्षण घ्या पण तुम्ही तो कोर्स केल्या नंतर तुम्हाला चांगला पगाराची चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळतिये. त्याच्यामुळे लोकांचा कल जास्त तिकडेच आहे.

भविष्यात असेल कि नाही काही माहित नाही पण अजून दोन चार वर्ष तरी चालेल.

म्हणजे तुमच्या मते एका प्रकारते जे आय टी क्षेत्र आहे म्हणजे संगणकशी संबंधित वगैरे आणि डिजिटल क्षेत्र. डिजिटल सेवा असुंदेत कोणतेही मार्केटिंगच डिजिटल मार्केटिंग असुंदे.

म्हणजे डिजिटलशी समाधीत जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते त्याला जास्त मागणी होणारे असं तुम्हाला वाटत.

पण अअ जर मागणी जरी झाली पण तुम्हाला वाटत का म्हणजे त्यांना मनाला हवा तसा पगार वगैरे मिळू शकेल? कारण तिकडेही अअ जर असंच कॉम्पिटिशन असेल तर अ सांगता येत नाही तिकडे नोकरी मिळेल कि नाही.

जसा म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड येतो तस सगळे त्याच्या मागेच अअ धावत जातायेत.